भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आता प्रवेश करतो आहे. असं बऱ्याच ठिकाणी म्हंटल जात. म्हणजे काय? तर यांच्यामध्ये सुद्धा काय होतं, ते समजून घ्या. तर यांच्यामध्ये सुद्धा, जन्म दर आणि मृत्यू दर हे असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला लगेच सोपं जाईल.

तर लोकसंख्या व~ अं मात्र वाढीचा दर हा कमी असेल. म्हणजेच काय? तर लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये भारत, चीन यासारख्या देश आपण consider करतो. कि लोकसंख्या नंतरच्या काळात विस्तारणार ए. परंतु, जमीन दर आणि मृत्यू दर, या दोन्हीमध्ये तुम्हाला घट पाहायला मिळते. तरीसुद्धा लोकसंख्या वाढीचा दर हा कमी असतो. त्यामुळे याला काय म्हणलं असत? लोकसंख्या वाढीचा तिसरा टप्पा. म्हणजे काय असत, तर तिसऱ्या अवस्थेमध्ये कसं असत, तुम्ही वर्णन केलं. तर शहरीकरण मोठ्या प्रमाणात व्ह~ अं होत असत त्याच्यामध्ये. शहरीकरणाच वेग हा हळूहळू वाढत असतो. किंवा औद्योगिकरण म्हणतो. Industrialization हे सुद्धा या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला जास्त वाढलेलं, पाहायला मिळतं. त्यामुळे लोकसंख्या संक्रमणाचे हे टप्पेत. हे समजून घ्यायचं. जन्म दर जास्त का मृत्यू दर जास्त. मी आता हे जे detail मध्ये का explain करतोय? कारण परीक्षेला या सहा, पाच ते सहा टप्प्यामध्ये कुठे ना कुठं प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. आता, चौथा टप्पा जर बघितला. लोकसंख्या संक्रमणाचा चौथा टप्पा. त्याच्यामध्ये काय असत? तर तो याला काय म्हणतात? माहितेय का, अत्यल्प बदल दर्शवणारा टप्पा, म्हणून त्याला ओळखलं जात. का? तर जन्म दर जो असेल, आणि मृत्यू दर पण जो असेल, तर हे दोन्ही कमी असतात. हं? काय असतात? low असतात. त्यांची quality low कमी असतात. परंतु, लोकसंख्या हि स्थिर तुम्हाला अं जास्त असते पण स्थिर आढळलेली पाहायला मिळते. म्हणजे ह्यांच्यामध्ये दक्षिण कोरिया सारखा देश तुम्ही consider कर शकता. आणि लोकसंख्या संक्रमणाचा पाचवा टप्पा जो आहे. तो सुद्धा महत्वाचा का आहे? कारण या टप्प्याला शून्य वाढ दर्शवणारा टप्पा असं म्हंटल जात. का असत, तर, मृत्यू दर ह्यांच्यामध्ये. जन्म दर आणि मृत्यू दरच जर तुम्ही comaprison केलं, तर मृत्यू दर कशे असतात? अधिक असतात. पण त्या तुलनेमध्ये जे जन्म दराच, म्हणजे मृत्यू दराचा अधिक प्रमाणात होतोय. परंतु, जमीन दरामध्ये ना, थोड्या प्रमाणात कमी असत. म्हणजे जनन~ जन्म दर हा कमी असतो. परंतु, मृत्यू दर हा जास्त असतो. म्हणून काय होतं माहितीय का? तर लोकसंख्येमध्ये घट होते. याला नैसर्गिक घट असं सुद्धा म्हंटल जात. यांच्यामध्ये, महत्वाचा देश येतो तो म्हणजे, जर्मनी. हं? जर्मनी देश येतो. म्हणजे तुम्हाला लोकसंख्या संक्रमणाच्या टप्प्याबद्दल एवढ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. परत एकदा revise करतो. पहिला टप्पा, जन्म दर जास्त, मृत्यू दर जास्त. लोकसंख्या काय असणारे? स्थिर असणारे. दुसरा टप्पा, जन्म दर जास्त असतो, मृत्यू दर कमी असतो, त्याच्या तुलनेने, comparison ने. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागते. त्यामुळे लोकसंख्या वाढणारा काळ, हं? तो वाढायचा टप्पा. म दुसरा टप्पा ओळखला जातो. तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्म दर पण घट आढळते. मृत्यू दरात पण घट आढळते. पण, लोकसंख्या वाढीचा दर सुद्धा कमी असतो. म्हणजे भारत, चीन यासारख्या देश यात आपण consider करतो. चौथा टप्पा हा अत्यल्प बदल दर~ दर्शवणारा असतो. कारण जन्म दर किंवा मृत्यू दर दोन्ही कमी असतात. म्हणून लोकसंख्या स्थिर असते. पाचवा टप्पा हा शून्य वाढ दर्शवणारा असतो. कारण मृत्यू दर अधिक प्रमाणात होत असतो. परंतु जन्म दर हे तेवढ्या प्रमाणात कमी असतात त्यामुळे लोकसंख्येमध्ये घट होते. हे पाचीच्या-पाची टप्पे खूप महत्वाचे आहेत परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जातो. मी माझ्या परेनं जेवढं detail मध्ये तुम्हाला explain करून सांगायचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर कधी-कधी ना, लोकसंख्या या topic वर ना, logical किंवा तुम्ही तसे विचार करून प्रश्न सोडवू शकता. अं वाक्याचा अर्थ लावून. त त्या type चा एक प्रश्न असतो. तो कसाय, आपण पाहूया, example घेऊया. पुढीलपैकी अतिरिक्त लोकसंख्येची वैशिष्ट्य कोणती येतात. असं विचारलेलंय. आता यांच्यामध्ये अ, ब ABCD दिलेलं आणि कोणतं बरोबरे हे आपल्याला ओळखायचंय. आपण एकेक point नुसार analysis करू. पहिला point बघा. उपलब्ध साधन संपत्ती, स~ संसाधनापेक्षा जास्त लोकसंख्या असली. Definitely ज्याठिकाणी, भारतासारख्या देशाचा विचार करा. तर उपलब्ध संसाधन क्षमता आपली कमी असेल, तिथलं संपत्ती. परंतु, लोकसंख्येचं प्रमाण हे जास्त असतात. त्यामुळे अतिरिक्त लोकसंख्येची वैशिष्ट्यमध्ये हे आपण consider कर शकतो. म्हणजे A तर definitely असणारे. दुसरा option बघा. पोषण क्षमतेवर लोकसंख्येचा भार पडणार. Definitely पडतो. भारताचाच विचार करा. पोषण लोक क्षमतेवर लोकसंख्येचा, भार पडतच आहे, त्यामुळे दुसरं सुद्धा बरोबर येतंय. नैसर्गिक साधन संपत्ती, लोकसंख्येच्या तुलनेत कमी असते. बरोबर आहे. कारण लोकसंख्या तेवढ्या प्रमाणात वाढतेय. परंतु, साधन संपत्तीचा आपल्याला तेवढा वापर करता येत नाही. ती अपुरी पडत आहे. कारण लोकसंख्येयचा विस्फोट आपल्यासारख्या देशामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे तिसरं सुद्धा बरोबर आहे. आणि चौथ आहे, लोकसंख्या वाढीच्या तुलनेत आर्थिक विकास. म्हणजे एक लक्षात घ्या. आर्थिक विकास आणि लोकसंख्या वाढ एकमेकांशी संलग्न आहे का. तर आहे. लोकसंख्या जरी वाढली. म्हणून आर्थिक विकास म्हणता येत नाही. लोकसंख्या वाढीच्या तुलनेमध्ये भारतासारख्या देशाचा जर विचार केला. तर त्याच्यामध्ये आर्थिक विकास कमीअसतो. त्यामुळे अतिरिक्त लोकसंख्येची वैशिष्ट्य कोणती असा प्रश्न विचारलाय. चारीच्या चारी बरोबरेत. म्हणजे लोकसंख्या जरी वाढली म्हणून आर्थिक विकास झाला असं म्हणता येत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्नाय कि अकरा जुलै एकोणीशे सत्यांशी रोजी जगाची लोकसंख्या dash-dash कोटी झाली. म्हणून अकरा जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. तर लक्षात ठेवायचय. मला यातून काय सांगायचंय. तर अकरा जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस असतो हे लक्षात ठेवा. का असतो तर अकरा जुलै एकोणीशे सत्यांशी रोजी जगाची लोकसंख्या पाचशे कोटी झालेली होती. म्हणून, त्यादिवशी असं ठरवण्यात आलं कि नंतर अं अकरा जुलै ला जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. म आता तुमच्यासाठी प्रश्न आहे. कि कोणत्या वर्षांपासून, प्रश्न काय आहे, कोणत्या वर्षापासुन जागतिक, तिक लोकसंख्या दिन हा अकरा जुलै ला celebrate केला जातोय. ठरवलं काय? तर अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन का ठरवला तर एकोणीशे सत्यांशी रोजी जगाची लोकसंख्या एवढी झालीय म्हणून आपण ठरवलं. प्रश्न असा आहे कि, जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या वर्षांपासून हं? साजरा केला जातोय. कि अकरा जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून. तर हे तुम्हाला comment box मध्ये नक्की mention करायचं आहे. त्यानंतर असा एक प्रश्न आहे लोकसंख्येच्या बाबतीत. याचा जास्त करून आता focus हा mains वर केलेला आहे. परंतु, pre मध्ये पण विचारलं तर माहित असुद्या. तो म्हणजे काय? एकोणीशे चवऱ्यानव ची जी कैरो परिषद झाली. त्या कैरो परिषदेत, केवळ लोकसंख्या वाढ हा मुद्दा लावून न धरता, पुढीलपैकी आणखी कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आलं? त्याच्यामध्ये कुटुंबनियोजन आहे. प्रजनन आरोग्य आहे. लिंग समानता आहे. का लोकसंख्या आकार,

तुमची प्रतिमा तुमच्या वागण्याने आणि सवयीने निर्माण होते सर्वाना वाटते कि जेव्हा ते office असतील किंवा कोणा नवीन व्यती ला भेटीला तेव्हा त्यांची प्रतिमा प्रभावशाली असावी पण असे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही पुढील सवई आणि वागण्याकडे लक्ष्य द्याल यशस्वी career साठी त्याबद्दल माहिती असणे आणि व्यवसायाशी संबंधातील कौशल्य असणे आवश्यक असते पण त्याच बरोबर

किंवा बोलता तुमची प्रतिमा तशीच तयार होते अशा अशाच काही सवयी आणि वागण्या विषयी पाहू ज्या नकळत संवाद आणि शारीरिक हालचालींचा भाग ठरल्या आहे प्रगतीत भाषेचे महत्व बोलीभाषा व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि ज्ञानाचा विकास करण्यास सर्वात महत्वाची

संवाद चांगला कसा होईल. काही लोकांची बोलण्याची पद्धत त्यांच्या प्रादेशिक बोलीवरून प्रभावी असते एखाद्या interview ला गेले तरीही बोलण्याच्या प्रादेशिक पद्धतीत बदल आणत नाही त्यामुळे प्रतमेवर परिणाम होतो म्हणून office मध्ये व्यावसायिक भेट किंवा interview च्या दरम्यान बोलणे सामान्य प्रकारचे ठेवा उच्चारांवर लक्ष्य द्या

च्या उच्चरवात करतील जसे विश्स्वास ला बिश्वास म्हणतील यशश्वी cariear त्यांच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा असे मानले जाते कि आपण जसे बोलतो तसे लिहितोसुद्धा अश्या स्तिथीत तुम्ही जर लेखक किंवा पत्रकार असाल म्हणजे लिहिणाच्या व्यवसायाशी जोडलेले असाल तर अभ्यास करून यात सुधारणा घडवून आणा महत्वाचा असतो पोशाख नेहेमी लोकांना असे वाटे कि office मध्ये जाऊन काम तर करायचं आहे म्हणून कोणतेही कपडे घाला काय फरक पडतो पण तसे नाही office ता काम करताना तुम्ही घातलेला पोशाख तुमच्या प्रतिमेवर परिणाम ठरतो प्रत्येक office त formal च्या शक्तीचे नसतात अश्या स्तिथीत तुम्ही जे परिधान करत आहात ते सभ्य पणे घाला जर jeans आणि t-shirt घालणार असाल तर त्यांना नीट नेटके घालणे गरजेचे आहे खूप कपडे असं आवश्यक नाही जर पाच जोडी कपडे असतील तर ते योग्य प्रकारे असायला हवे office किंवा meeting साठी कोणाला भेटणार असाल तर त्यांच्यावर आपल्या पोशाखाचा परिणाम निश्चित पडतो आवश्यक आहे शिष्टाचार interview देताना किंवा project सादर करताना तुमच्या शारीरिक हालचाली सोइनुसार होत असतील तर तुमच्या साठी जे सोइ चे असेल ते कदाचित शिष्ठा चारला भाग नसेल उदारना अर्थ mannager च्या समोर हात खिशात घालून उभे राहणे काही ठेऊन किंवा सावध बोलणे interviwe देताना pen व पण हलवणे इत्यादी या हालचालींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा भाऊ भावांची भाषा सौवादाबरोबर चेहेरा आणि शरीराच्या हावभावाचे खूप महत्व असते कोणाशी बोलताना चेहेराचे हावभाव करणे किंवा खांदे उडवणे हे समोर बसलेल्या व्यक्ती ला विचलित करू शकते किंवा गोंधळ निर्माण करू त्याच प्रकारे उभ्या उभ्या बोलणे पाय हलवणे किंवा अशाच काही हालचाल करणे ज्यांना पाहून चिडचिड होते यांचा व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो लोक बोलण्यासाठी संकोच करता जर तुमच्यात अशी कोणती सवय तर त्यांना ओळख किंवा सुधारणा करण्यासाठी रोज सर्व करा लहानपण उपयोगाची गोष्ट पण आपले म्हणे तेव्हाच समजून सांगू शकतो जेव्हा इकडच्या तीकडच्या गप्प्पा न मारता थेट मुद्या विषयी बोलतो. काही लोक एखाद्या गोष्टीला एकाच वेळी एकत्रितपणे बोलतात. त्या मुळे समोरील व्यक्ती ला काहीही काळात नाही काही गोष्टी अश्या असता ज्यांचा विषयाशी काहीही संबंध नस~

त्यांना कंटाळा येऊ शकतो लास्टला दोन प्रकारच्या नदी प्रणाली लाभलेल्या आहेत कोकण वाहिनी नद्या पश्चिन वाहिनी नद्या पूर्वा वाहिनी नद्या कोकण वाहिनी नद्या

जे पाठरावरील नद्या आहेत त्या वाकड्या वृक्षकावेगवेगळ्या आकाराच्या आहेत जे महारास्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकरच्या नद्या आहेत त्या नद्या खूप खूप महत्वाच्या आहेत महाराष्ट्रतिल नद्यामुळे सर्व जनजीवन वगेरे समृद्ध झालेला आहे महाराष्ट्रतिल प्रत्येक ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या नद्या आहेत त्यामुळे महारास्ट्राला एक समृद्ध वारसा लाभलेला आहे समृद्ध महाराष्ट्र झालेला आहे महाराष्ट्रच्या नद्या जे उछारेवर आहेत गोदावरी नदी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यातील त्राबकेश्वर उगम स्थान आहे त्राबकेश्वर हे सह्याद्रीच्या पचिम घाटापासूनच पूर्व घाटा पर्यन्त वाहून पुढे बंगालच्या उपसागरस मिळते दक्षिण भारतातील आपल्या महाराष्ट्रतील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदी तर दक्खनच्या पठारावर पच्चीम घाटापासून पूर्वा घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागरस मिळते व गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असं सुद्धा म्हंटलं जातं सहयद्रि पर्वताना नाशिक जिल्यात त्रांबकेश्वरच्या ब्रह्मा विधी टेकडीवर गोदावरी नदी ह्याचा उगम जी ब्रम्हा टेकडी आहे ह्या ब्राम्ह टेकडीवर गोदावरीचा उगम आहे जे त्रुंबकेश्वर आहे जेथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे तिथे देखील आहे गोदावरी नदी जवळ पूर्वा दिशेनं येऊन मराठवड्यातून नाशिक गोदावरी नदीमुळे मराठवाड्याला पाणी पुरवठा होत असतो गोदावरीच्या उजव्या तिरणे प्रवारा चिंदकणा मांजरा अशी दक्षिन पूर्णा धारणा विदर्भातील वर्धा वेनगंगाती नदी चाकोरी आणि इंद्रावती नदी जी जी पुढे गोदावरी नदिस मिळते गोदावरीची लांबी एक हजार चारशे पंचाएंशी आहे गोदावरीचे जे क्षेत्र आहे गोदावरीने जवळपास एक्कोंपन्नास टक्के एकूण महाराष्ट्रतील नद्यांपाइकी पन्नास टक्के क्षेत्रा मध्ये बर्‍यापैकी गोदावरी नदीने व्यापलेला आहे तसेच येणारे सर्व गोदावरी नदीचा जो उगम आहे तो टेकडी पासून उगम पावते गोदावरी नदीने एक्कोंपन्नास भाग व्यापलेला आहे गोदावरी नदीच्या वेग वेगळ्या उप नद्या आहेत, त्यांना देखिल गोदावरीचा अह गोदावरी मधे जे पैठण आहे पैठण येथे जायकवडी येथे जायकवडी हा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प आहे. उल्हासनगर येथील तो देखील गोदावरी नदीवर आहे वैंनगंगा नदीचे खोरं कृष्णा नदी भीमा नदी ह्या देखील महरस्त्रातील महत्वाच्या नद्या आहेत कृष्णा नदी वाही जवळील महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो कृष्णा नदी ही आग्नेये दिशेने सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून वाहत असते पच्चीमेचे सह्याद्रि पर्वत इश्यान्य महादेव डोंगर म्हणजे कृष्णपुरेचा जे कृष्णापूर आहे त्याचा सहयद्रि पर्वत आहे आणि इश्यन्य शंभू महादेव डोंगर आहे त्याच्या मधून कृष्णा नदी वाहते कृष्णा नदीच्या उजव्या तिराने पूर्णा वारनाथ पंचगंगा दूधगंगा विधगंगा अश्या नद्या वाहतात त्या कृष्णा नदीला डाव्या तिराला किवा उजव्या तिराला मिळतात उजव्या तिराने मिळतात उजवा हात आहे त्या हाताने

पुण्याजवळील भीमा नदी पुण्याजवळील भीमा शंकर येथे उगम पावते आणि ती आग्नेय दिशेने वाहते पुणे सोलापूर काही प्रमाणात सातारा नगर बीड उस्मानाबादचा काही भाग असे कळते उत्तरेस हरिश्चंद्र बालघाट डोंगर पच्चीमेस शमबु डोंगर आहेत हे महानदी सोयीसाकट्याने इंद्रायणी मुळा मोठा निराग मान तर डाव्या काठाने गोडवणे आणि सिना नदी येऊन मिळतात गोदावरी नदी भीमा नदी कृष्णा नदी त्या नंतर देखील जी प्रमुख्य नदी आहेत वर्धा वेनगंगा ज्या नद्या आहेत आणि

पैनगंगा नदीचा उगम अजिंठा टेकड्यावर अग्निउतरवर झालेला आहे पैनगंगा नदी बुलढाणा व यवतमाळ उतार्‍यावरून पूर्वेकडे आणि यवतमालच्या पूर्व सरहद्दीवर बालहरपूर इथे वर्धा नदीला फाईन गंगा नदी पैनगंगा नदीची लंबी पंच्यनव किलोमीटर आहे वर्धा नदीचे खोरे वर्धा नदी मध्य प्रदेशातिल बैतुल जिल्ह्यात सातपुडा रंगाच्या दक्षिण उतारावर वर्धा नदीचा उगम होतो वर जाताना अमरावती जिल्हा व यातमाळ जिल्हाची पूर्व सरहद्द निर्माण करते नदी वर्धा आणी वेंनगंगा गडचिरोलीवरून वाहत येतात आणि पुढे जाऊन वर्धा आणि वैनगंगा जो संगम आहे ना च्या दक्षिणेस होतो इंद्रावती नदी तृंबकेश्वरमध्ये उगम पावते ती गोदावरीला जाऊन मिळते आणि कृष्णा नदी तापी नदी आहे ही तापी नदी मात्र पूर्वे कडून तापी आणि नर्मदा अशी दोनच नद्या आहेत पाठरावरील दोनच नद्या आहेत त्या पूर्वे कडून पचिमेकडे वाहतात दक्षिणेकडील सातमाला जीनचा डोंगर मंग उत्तरे कडे सातपुडा जंगल जी मधी आहे ती तापी नदी आहे तापी नदीचा जो उगम आहे तो मध्य प्रदेश मधील जुमून तले आहे ना पर्वतरांग तिथे झालेला आहे नदीचा प्रवाह पूर्वे कडून पचीमेकडे आहे सगळ्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात पठारावर फक्त तापी आणि नर्मदा नदी पूर्वे कडून पश्चिमेकडे वाहते तापी नदीची लंबी सातशे चोवीस आहे महारस्त्रामध्ये तापी नदीची लंबी किती आहे दोनशे आठ तापी नदी ही विदर्भाच्या पश्चिमेकडून वाहणारी नदी पूर्णा मिळते तापी नदी ची मुख्य नदी आहे ती पुर्ण नदी अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यातील घातलेला आहे हयनातर जळगाव धुळे नंदुरबार हे तापी नदीचे प्रवाह तापी नदीचा जो तापी पूर्णा नदी पुढे आहे त्याच नदीचा पुढं काय तर पूर्णा नदी मुख्य नदी तिथे चांग देवाजवळ पूर्ण मिळते तापी नदी जळगाव जिल्ह्यात शिरते आणि तिथे श्री क्षेत्र चांग देव जवळ पुन्हा मिळते पूर्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत आणि त्या उत्तर दक्षिणेस वाहतात एकदम पश्चिमेस जाऊन पूर्णा नदिस मिळतात पिडी नदी पिडी नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे आणि पूर्णा नदी ही तापी ची उपनदी आहे तापी व पूर्णा नद्यांचा प्रवाह कसं वाहतो जळगाव नंदुरबार जिल्ह्यातून वाहतो तापी आणि पूर्णा यांचा प्रवाह कुठून वाहतो जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातून वाहतो ह्या देशाला खानदेश असे ही म्हणतात आणि तापी नदीच्या प्रवाह अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार हयसारखी महत्वाची क्षेत्रे आहेत जी भीमा नदी आहे भीमा नदी पंढरपूर जवळ असा चंद्राच्या आकारासारखी वाकलेली आहे म्हणून पंढरपूर जवळ भीमा नदीला चंद्रभागा नदी म्हणतात चंद्रभागा नदी चंद्रभागा नदी म्हणजेच भीमा नदीलाच चंद्रभागा नदी म्हणतात आणि जे तुकारामचा जन्म स्थळ आहे ही जी इंद्रायणी नदी आहे त्या नदी मध्ये तुकाराम महाराजणी त्यांच्या वडीलाणी लोकांना कर्ज दिले होते त्या कर्जाची जी वही आहे ती इंद्रायणी नदी मध्ये मिळालेली आहे नदी आपल्या ज्या पाठरावरील नद्या आहेत गंगा जो उपसागरला जाऊन मिळते व कोकनातून ज्या वाहणार्‍या नद्या आहेत त्यांना वेगवेगळ्या खाडया आहेत त्या नद्या ज्या आहेत त्या कोकणातील अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि ह्या नद्यांमुळे गोदावरी जी नदी आहे त्या नदी मुळे जे मराठवाडा आहे सगळ्या पाणी पुरवठा होतो आणि काली मृदा आहे ती समृद्ध काली मृदा ही मराठवाड्याला ते गोदावरी नदी मुळे

नद्या पडलेल्या आहेत हया पर्वत रांगेमधून नद्या वाहत असतात पण हया नदयामुळे महारास्त्राला सगळीकडे पाणी पुरवठा होतो आणि वेगा वेगळे झरणे बांधलेले आहेत हे वेग वेगळे प्रकल्प आहेत महारस्त्रातील ज्या नद्या आहेत हया धरणामुळे महारस्त्राला जल विद्यात प्रकल्प देखील होत असतात आणि गोदावरी नदीवर जायकवडी प्रकल्प जो आहे तो सर्वात मोठा प्रकल्प आहे जायकवडी प्रकल्प हया प्रकल्पामुळे सगळ्यांना मेगा व्याट मध्ये ऊर्जा तयार केली जाते

खूप छोट्या मोठ्या नद्या आहेत प्रत्येक औटांगाबाद शहरात नद्या आहेत कोकणात वैदर्भा खूप सार्‍या नद्या आहेत हया नद्या मुळे महारास्त्र सुखद सरूद्ध झालेला आहे महारास्त्राला पाहिजे तेवढे पाणी किवा शेती सुपीक झाल्या आहेत शेतकरी जर समृद्ध व्हायचे असेल तर प्रत्यक नदीला पाणी असले तर शेतकरी देखील समृद्ध होतो वेग वेगळे पिके तो घेऊ शकतो नदी ही खूप महत्वाची आहे जागतिक महामंदी दोन हजार सात दोन हजार आठ. दोन हजार एक साली share बाजार तूफान वेगाने कोसळल्यानंतर. त्यातून सर्व सावरण्यासाठी fedaral service reserve app america च्या मध्यवर्ती bank ने व्याजदर एकदम कमी केले. यातच नऊ आकराची दुर्घटना घडल्यामुळे america विषयीचा विश्वास उडून जाऊ नये. ह्यासाठी share बाजारतल्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळाले. अश्या प्रकारची पाऊल टाकणे america च्या दृष्टीने महत्वच होत. ह्यामुळे share बाजारात वृद्धी येत राहिली. हयाबरोबर गुंतवणूकदाराकडून पैसे गोळा करून ती गुंतवण्यासाठी तसच गुंतवणूकदाराना पैसे कुठे गुंतवावेत. ह्यासाठीचे सल्ले देण्यासाठी अनेक नव्या company या तसच गुंतवणूक योजनाद्वारे जाहीर करण्यास आल्या. यातून ही गुंतवणूक सल्लागार तसच ह्या योजना करणारे लोक श्रीमंत होत गेले. प्रहार म्हणजे

प्रमाण साधारण पूर्वीसारखा ह्या विचित्र घटन~ घटनामुळे वारण बुफ्फ वर फार वैतागून जाई. व्याज दर खूप कमी असल्यामुळे bank आपल्याकडे कर्ज मागायला येईल. त्याला ते कर्ज उपलब्ध करून द्यायला लागल्या. साहजिकच american लोकांची आधी पासूनच खर्चीक असलेली वृत्ती आणखी खर्चीक झाली. घर, वाहन, सहली वेग वेगळ्या वस्तु अश्या अनेक गोस्टीसाठी लोक कर्ज घेऊन खर्च करायला लागले. ह्या कर्जाचे व्याज ते सुरूवातीला अगदी सहजपणे फेडू शकत असल्यामुळे हयातच त्यांना कसला धोका वाटत उलट एखादा माणूस आपला कर्ज फेडू शकत नाही अशी अवस्था दिसायला लागली. कि लगेचच दुसरी bank त्याला त्यातून बाहेर येण्यासाठी कर्ज द्यायला तयार असे. हयातून securtyisation नावाची नवी भन्नाट संकल्पना जन्मली. ह्याचाच सारांश समजून घेणे व पण महत्वाचं~ महत्वाचही आहे. जेव्हा एखादी bank अनेक लोकांना कर्ज देते. तेव्हा या कर्जाची परतफेड कर्ज घेण्यास

त्यामुळे bank बरेचदा काहीतरी गहाण ठेऊन कर्ज देते. दोन हजार तीन आणि दोन हजार सात ह्या काळात bank नी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रचंड प्रमाणात असलेल्या पैश्याच काय करायचं वीच~विचारपोटी ही सगळं निश~निस्कर्ष बाजूला ठेवत धडा धड कर्ज द्यायला सुरुवात केली. म्हणजेच कर्ज बुडले तर काय हे त्यांना माहीत नव्हत. अनेक bank ची आणि इतर वित्तीय संस्थांची हीच अवस्था होती. ह्या भीतीपोटी अश्या अनेक कर्ज एकत्र करायची कल्पना निघाली. म्हणजेच अनेक bank नी कर्ज आणि इतर संस्थांनी दिलेली सगळे कर्ज एकत्र करायची. त्याचा मधल्या धोक्यानुसार त्याचे ढोबळ मानाने सुरक्षित कमी सुरक्षित धोकादायक अश्या प्रकारचे गट करायचे. त्यानंतर त्याचे तुकडे पाडायचे. म्हणजेच एका गटात असे काही कर्ज असतील. आता हे कर्ज चक्क bonds विकल्यासारखी काही गुंतवणूकदारांना विकून टाकायचे. म्हणजेच bank चा आणि इतर संस्थांचा धोका गुंतवणूकदारांच्या गळ्यात

राहतील तो पर्यन्त ह्या गुंतवणूकदारांना bonds वर व्याज मिळत अस व्याज मिळत राहणार. पण कर्ज घेतलेल्या माणसांची~ माणसांनी आपल्या कर्जाचे हफ्ते रोखवायला सुरवात केली तर काय? असं एकाच वेळी अनेक मानसाकडून होईल अशी शक्यता मला वाटत नव्हती. त्यामुळे आनंदानं ही सगळी योजना आखण्यात आली. अश्या प्रकारे bank ची अन इतर संस्थाची कर्ज गोळा गुंतवणूकदारांना गुंतवणूक सारखी म्हणजे securities अर्थी विकण्याच्या या प्रकराला security jayson असं नाव पडलं. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे आणि त्यांच्या मनोर्‍या सारखा आहे याची बफ्फे ला लगेचच जाणीव झाली. हा मनोरा कोसळून भीषण आर्थिक संकट येऊ शकतं, हे त्याच्या लक्ष्यात आलं. तांत्रिक भाषेत ह्या प्रकाराला

obligationcdo असं नाव पडलं. share बाजारात derivative म्हणून ओळखल्या जाणार्‍या गुंतवणुकीचाच हा एक प्रकार होता. बफेने दोन हजार तीन साली बुर्फ शायर ह्या लेखेच्या गुंतवणूक दारांना लिहीलेल्या पत्रात ह्याचा उल्लेख अत्यंत धोखदायक time bomb charlie mangarhil ह्या सगळ्या प्रकारावर राडून टीका केली. dervative च्या ह्या व्यवहारामध्ये जगावर लवकरच मोठं असं भय भाकीत व भिन्न केल. नेहमी प्रमानेच हे कधीही घडू शकेल ह्या विषयी आपण काही सांगू शकत नाही. ungar natar पुढच्या पाच दहा वर्षाच्या काळात ह्यामुळे प्रचंड मोठा गोंधळ माजेल. कहर म्हणजे गुंतवणुकीचा हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचं उघडपणे दिसत असूनही त्यावर share बाजार नियंत्रण अजिबातच नियंत्रण नव्हते. एकूण हा साधारण दोन हजार बारा पासून share बाजारच्या व्यवहारावर इतक तितक कमी नियंत्रण असाव. ह्याची~ह्यासाठी बाजारपेठेच्या समर्थकांनी खूप दबाव टाकला होता. आणि तो चांगला यशस्वी ठरला होता. हे सगळे बघून बाजार उसळल्यावर america ने american dollar ची किम्मत खूप घसरेल. मार्स बफे यांच मत झालं आणि म्हणूनच त्यांन शांतपणे कोणाला समजणार नाही अश्या बेतान चीन मधल्या petro ह्या कंपण्यात गुंतवणूक केली. दोन हजार पाच सालच्या फेब्रुवरी महिन्यात बफेन howard business school मध्ये केलेल्या भाषानंतर~भाषांनांनंतर त्याला परत एकदा समाजकार्यविषयीच्या प्रश्नांनी घेरलं. आपल्या संपत्तीमधल्या थोडा तरी हिस्सा बुफे समजा योगी समाजासाठी कधी देणार का? आपल्या मुलाबाळासाठीच हे पैसे राखून

Hello मी आचल. मी अं राजेंद्र गुढे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर या महाविद्यालयात शिकते. त मी निवडलेला topic आहे childhood. त मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगते. आता childhood म्हणजे काय तर अं बालपण. आता बालपण म्हंटल्यावर अं कोणत्या गोष्टीचं tention नाई काही नाई. कसं निघून जातं, काय. काहीच कळत नाही. आता मी तुम्हाला अं त्याबद्दल थोडं सांगते की बालपण काय असतं. बालपण हा प्रत्येकाच्या जीवनाचा पहिला टप्पा असतो. कुटुंब एक अशी जागा आहे जिथे मुलं प्रथम जन्माला येते. त्यामुळे पालक आणि कुटुंबातील इतर सदस्य मुलांचे भविष्य घडवण्यात आणि अं मुलांचे बालपण अव~ अ~ अस्मर्णीय बनवण्यात जबाबदार असतात.

कोणतीही व्यक्ती जी असा दावा करते की, त्यांचे बालपण खूप मस्त होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून पुरेसे प्रेम काळजी आणि आपुलकी पहिली आहे. आता बालपण हा कोण्याच्याही आयुष्यातील सर्वात मजेदार आणि अविस्मरणीय काळ.

हा जीवनाचा पहिला टप्पा आहे, ज्याचा आपण आपल्या आवडीनुसार आनंद घेतो. शिवाय, हीच वेळ आहे जी भविष्य घडवते. पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात. आणि त्यांची काळजी घेतात. शिवाय, हा जीवनाचा सुवर्ण काळ आहे. ज्यामध्ये, मुलांना आपण मुलांना सर्व काही शिकवू शकतो.

अं लहानपणी~ लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, तर हे खरंच असतं. लहानपण खूप गोड असतं बालपणीच्या आठवणी शेवटी आयुष्यभराच्या आठवणी बनतात. ज्या आपल्या चेहऱ्यावर नेहमीचं हास्य आणतात. लहानपणाची खरी किंमत फक्त प्रौढानाचं कळते. कारण मुलांना ह्या गोष्ट कळत नाही. आपण अं एखादी गोष्ट असते आपण म्हणतो ना, की एखादी गोष्ट फक्त गेल्यावरचं आपल्याला कळतं. शिवाय मुलांना कोणतीही चिंता नाई, तणाव नाई. आणि ते सांसारिक जीवनातील काळजी-काळजी पासून मुक्त असतात. तसेचं जेव्हा एखादी व्यक्ती, त्यांच्या तिच्या बालपणीच्या आठवणी गोळा करते, तेव्हा एक आनंदायी अनुभूती देतात. शिवाय वाईट आठवणी माणसाला आयुष्यभर सतावतात. याशिवाय आपण जसे-जसे मोठे होतो,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

जसं-जसं माणूस मोठा होतो, तसं-तसं एखाद्याला त्याच्या बालपणाशी अधिकाधिक जोडलेले वाटते. हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असतो. खूप साऱ्या आठवणी असतात बालपणीच्या. माझ्या लहानपणी मी निश्चित होतो आणि मला अजिबात काळजी नव्हती. काही घटना मला आजही माझ्या आठवणीत ताज्या आहेत. उदाहरणार्थ वयाच्या सातव्या वर्षी मला, Typhoid चा तीव्र झटका आला. योग्य निदान न झाल्यामुळे, मी खूप बारीक झाली होती. बराच काळ औषध घेतल्यानंतर मी बरी झाली. Doctor नी, मला कुठल्यातरी hill station वर जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे माझे वडील मला अं घेऊन गेले होते. अजून एक असा प्रसंग, जो मला अजूनही आठवतो, तो म्हणजे अं पुण्याचा अनुभव. अं खूप साऱ्या अश्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा आपण लहान असतो ना, तेव्हा घरचे पण प्रत्येक गोष्ट. म्हणजे हट्ट केला तर, प्रत्येक गोष्ट ऐकतात की, नाई लहान आहे समजत नाई म्हणून. अं अशा गोष्टी तेपण ऐकतात. आणि अं लहान~ लहानपण म्हंटल म्हणजे ना, की काहीतरी वेगळीचं मजा असते. जी मोठं झाल्यानंतर फक्त एक आठवण राहते. लहामुलांसाठी,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 जीवनाच्या या टप्प्यावर आपण सहजपणे एखाद्याच्या मानसिकतेचा विकास करू शकतो. तसेचं या काळात मुलांची मानसिकता सहज बदलता येते. हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. आपण लहान मुलांना म्हणजे अं लहान मुलांची सहज आपण मानसिकता बदलू शकतो.

नाई समोरचा चांगलाय त ते इकून घेतात. आणि अं आपण जर लहानपणापासूनचं त्यांच्या मनात राग, द्वेष या भावना भरत गेलो ना. तर ते जेव्हा मोठे होतात ना, तेव्हापण त्यांच्या मनात तेचं राहतो की, नाई हि व्यक्ती वाईट आहे म्हणून. अं ज्याप्रमाणे कुंभार त्यांच्या इच्छेनुसार भांडे बनवतो. त्याचप्रमाणे, कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या बालपणात साचेबद्ध केले जाते. जर अं साचा चांगला असेल तर मुलं एक परिपूर्ण व्यक्ती बनते. जे समाज, राष्ट्र आणि संपूर्ण जगाच्या वाढीसाठी आणि प्रगतीसाठी मदत करेल. दुसरीकडे, जर साचा खराब असेल तर मूलं समाजासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी लहानपणापासूनच, चांगले चरित्र, देशभक्ती, जेष्टांचा आदर, गरजू लोकांना मदत करणे आणि यासारखे मुले~ मूल्य मुलांमध्ये रुजवणे आवश्यक आहे. आपण आता लहान~ आता लहानपणात मुलांना आपण काय शिकवले पाहिजेत, किंवा काय केले पाहिजेत? बालपणात व्यक्तीने कोणतीही चिंता न करता त्यांच्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजेत. आणि हि गोष्ट खूप महत्वाची आहे कारण,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

व्यायाम करणे या गोष्टी नियमितपणे शिकवल्या पाहिजेत. आणि या गोष्टी मुलांच्या सवयीमध्ये असाव्यात. शिवाय, आपण मुलांना वाचन, लेखन यासारख्या उत्पादक सवयी लावण्यासाठी प्रभावित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अं ज्यामुळे त्यांना पुढील आयुष्यात मदत होईल. पण त्यांनी वाचलेली पुस्तके आणि ते काय लिहितात हे पालकांनी काळजीपूर्वक तपासले पाहिजेत. मुले हि फुलांसारखी असतात. ते कोणतेही भेदभाव न करता मुलां~ सर्वांची सामान काळजी घेतात. शिवाय, या जगाच्या अधिक~ अधिकाधिकच्या जीवनशैलीत ते सर्वाना मानवतेचा धडा शिकवतात. शिवाय हि मुले देशाचं भविष्य आहे.